या बसेस महाराष्ट्र शासनाच्या आहेत आणि खूप सारे लोक त्याच्या आजुबाजूला ऊभे दिसत आहे. इथ एक व्यक्ति दुचाकी वाहनासोबत दुसर्‍या बाजूने फोनवर बोलताना दिसत आहे.

त्याने छोटी छोटी येथे दुकाने आहेत कापडची आहेत काही स्टेशनरीचे आहेत आणि काही इथे दुकाने इथे दिसत आहे आणि काही व्यक्ति त्या दुकानाच्या मधोमधून जाताना दिसत आहे.

सुंदरस अस दिवे आहेत. हे एक मॉल आहे. त्या मॉल मध्ये खूप सुंदरस असे लाईटाचे चे सजावट आहे. खूप सुंदरशी अशी संगमवर दगडाची स्टाइल लावलेली दिसत--

ॲम्बुलन्स उभीय आणि त्याच्या आतमध्ये काही चार चाकी वाहने उभे आहेत आणि काही व्यक्ती त्या दाराच्या बाहेर उभ्यायत आणि पोलीस कर्मचारी येथे बाहेर उभाय एक चार चाकी काळ रंग काळा रंगाची चार चाकी बाजूला दुसऱ्या बाजूला उभी --

असे भव्य दिव्य बस्थानक आहे त्या बसस्थानकावरती खुप सुंदरशी अशी बसा लागलेल्या दिसत आहेत.

त्यात कालि झेब्रा क्रौसिंग आहे.